व निळा आहे दोन पटर्‍या रिकाम्या आहेत काही माणसं ट्रेन ची वाट बघत आहेत.

नदी वाहत आहे आजूबाजूला हिरवी झाडे आहे मोठे मोठे नारळाची झाड आहे. अ नदी--

काळी-काळी दगड आहेत माती आहे घर आहे. घराच्या अवती भोवती माती आहे. अ झाड आहेत. ग गवत आहे.

अ- नदीच्या किनारी सुकलेली गवत आहे व एक अ- एक बैल तिथे चरत आहे त्या तिथे थोडा कचरा आहे. सुकलेली सुकलेले झाड--

नदी आहे नदी च्या बाजूला थोडा चिख्खल आणि माती आहे व अं थोडच लांब झ झाडी आहे.

काही मानस नदीच्या किनारी अह किनारी आहेत. ऊन आहे आकाश शीळे आहे पहा लहा लह लाटा येत आहेत.

हळू अ जागा आहे तिथे छोटी छोटी झाड आहे. अ तिच्या नदीच्या अलीकडे --

अह सूर्य माह सूर्य मावळ सूर्य मावळलेल आहे. दोरी आ--

एक हॉल आहे सेलिब्रेशन बँक्वेट हॉल हे अ-ह नाव अ-ह -आहे हॉल च.